मशीन दिखत आहे. एक कॅबिन दिखत आहे. ट्रान्सफॉर्मर दिखत आ--

मला रेस्टोरंट का अंदर का रूम दिखत हाय कोल्डड्रींक्स दिखत हाय कोल्डड्रींक्स की प्लेट्स दिखत हाय टेबल्स चेअर्स दिखत हाय.

मला एक फुलो की शॉप दिखत हाई एक गुलदस्ता रखा हूआ दिखत हाई अलग-अलग फुलो की मालाये टगी हुई दिखत हाई.

लेटर बॉक्स दिखत हाय. पंखे दिखत हाय एक आदमी दिखत हाय.

शटर दिखत हाय गमले छोटे-छोटे दिखत हाय पोस्टर दिख--